एक शॉपिंग आहे तिथे मेडिकल असेल.

मोठासा बंगला आहे बंगल्याच्या आजूबाजूला झाड आहेत. मोठ मोठे कंपाऊंड केलेल आहे गार्डन आहे मोठासा प्लेस ओपन आहे नारळाच झाड आहे.